ही एक रोडच्या साइडचा व्यू आहे.

हे एक चर्चच गेट आहे.

आणि त्याच्याच वर क्रॉस च साइन पण आपल्याला बघायला मी--

तिथे आपल्याला एका ट्रे वर जिलेबी ठेवून दिसेल.

त्याचे त्याच समोर आपल्याला दोन वर्कर देखील काम करतानी बघायला मिळेल आणि--

आणि तिथे एक महिला भाषण देतांनी आपल्याला बघायला भेटेल.

हा एक खे खेत आहे तिथे आपल्याला--

ही खूप जुनी इमारत आहे त्या इमारतीवर सगळ्यातवर क्लॉक लावलेली आहे.

हे एक गार्डन आहे त्या गार्डन च्या मध्यात आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा दिसेल.

हे एका माणसाचे दुकान आहे तिथे आपण बघू शक--

त्या बँकचा बॅनर व्हाइट आणि ब्ल्यु आहे.

हा एक भिंत आहे त्याला भिंतीलाच लागून एक शेड केलेलं आहे.

आणि त्या भिंतीवर साफ़ स्वच्छ और सुगम गाजियाबादनगर--

अस लिहिलं आहे तिथे स्वच्छ भारत या मिशनला--

आर आर आर मूवी दिसेल जिची रिलीस डेट आपल्याला दिसेल आणि त्या थेटरच नाव राधा कृष्ण हॉल अस आहे.

त्या फॅक्टरी मध्ये आपल्याला खूप मोठया मोठ्या मशीनी आणि असे कम्पार्टमेंट्स दिसेल जिथे त्यांचे कामं चालू आहेत.

चेअर वर बसलेले मूली आणि मुलं--

त्या रेस्टोरंट मध्ये आपण डायनिंग टेबल्स छोटे छोटे डायनिंग्स टेबल आणि त्या डायनिंग टेबल ला दोन तीन अश्या खुर्च्या अस बघू शकतो.